ऑक कमांड वरील पाठात आपले स्वागत
यात ऑक कमांडबद्दल काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ
ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स वर्जन 1204 ओएस ग्नू बाश वर्जन 4224 वापरू
पाठाच्या सरावासाठी ग्नू बाश च्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू
आता ऑक बद्दल जाणून घेऊ
ऑक कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे
हे नाव त्याचे निर्माते अहो वाइनबर्गर आणि केर्निघन यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे
हे अनेक प्रकारची कार्य करते
हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते
त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते
आता काही उदाहरणे पाहू
प्रात्यक्षिकांसाठी awkdemoटीएक्सटी ही फाईल वापरू
आता awkdemoटीएक्सटी फाईलमधील घटक पाहू
टर्मिनल उघडण्यासाठी CTRL ALT आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
आता ऑक कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू
टाईप करा ऑक स्पेस सिंगल कोटमधे फ्रंट स्लॅश Pass फ्रंट स्लॅश महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर स्पेस awkdemoटीएक्सटी एंटर दाबा
येथे पास हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे
ऑकडेमो फाईलमधे पास असलेल्या ओळी प्रिंट करेल
येथे प्रिंट ही कृती आहे
तसेच ऑक मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो
समजा मिरा असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत
त्यासाठी टाईप करा ऑक स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश कॅपिटल एम चौकटी कंस सुरू ei चौकटी कंस पूर्ण एस्टेरिस्क्स signra एस्टेरिस्क्स साइन फ्रंट स्लॅश स्पेस महिरपी कंस सुरू प्रिंट महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर स्पेस awkdemoटीएक्सटी एंटर दाबा
च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल
अशाप्रकारे आय ई आणि आ अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील
उदाहरणार्थ Mira जसे मिरा Meera जसे एम डबल ई रा Meeraa जसे एम डबल र डबल आ ऑक एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरते
म्हणजेच पाइप द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात
प्रॉम्प्ट क्लियर करू
टाईप करा ऑक स्पेस सिंगल कोटमधे फ्रंट स्लॅश सिव्हिल पाइप इलेक्ट्रिकल फ्रंट स्लॅश स्पेस महिरपी कंस सुरू प्रिंट महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर स्पेस awkdemoटीएक्सटी एंटर दाबा
आता सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील
आपल्या स्लाईडसवर जाऊ
पॅरॅमीटर्स ऑक कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत
1 हे पहिले फिल्ड सूचित करते
तसेच संबधित फिल्डससाठी 2 3 इत्यादी आहेत
0 संपूर्ण ओळ दाखवते
टर्मिनलवर जाऊ
awkdemoटीएक्सटी या फाईलमधील प्रत्येक शब्द पाइप ने वेगळा केला आहे
येथे पाइप हे डिलिमीटर आहे
डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते
एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो
कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी कॅपिटल एफ फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो
आता हे पाहू
टाईप करा ऑक स्पेस माइनस कॅपिटल एफ स्पेस डबल कोटसमधे पाइप कोटस नंतर स्पेस सिंगल कोटमधे फ्रंट स्लॅश सिव्हिल पाइप इलेक्ट्रिकल फ्रंट स्लॅश महिरपी कंस सुरू print स्पेस dollar0 महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर स्पेस awkdemoटीएक्सटी
एंटर दाबा
येथे 0 वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल
नेम्स आणि स्ट्रीम ओएफ स्टुडेंट्स हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे
समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत
वरील कमांडमधे 0 च्या जागी 2 3 टाईप करा
एंटर दाबा
केवळ दोन फिल्डस दाखवली जातील
उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे
सी मधील प्रिंटफ स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो
आपण अंगभूत व्हेरिएबल एनआर वापरून अनुक्रमांक देऊ शकतो
आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ
आता टाईप करा ऑक स्पेस F डबल कोट्स मध्ये । डबल कोट्स नंतर स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश Passfront स्लॅश महिरपी कंस सुरू printf डबल कोट्स मध्ये 4d 25s 15s स्पेस बॅकस्लॅश n डबल कोट्स नंतर NR23 महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर स्पेस awkdemoटीएक्सटी आपण फरक बघू शकतो
येथे एनआर म्हणजे रेकॉर्डचा नंबर
रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे d लिहिले आहे
नामे आणि स्ट्रीम ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण s वापरले आहे
येथे 25स् हे नामे फिल्डसाठी 25 स्पेसेस राखून ठेवेल
15स् हे स्ट्रीम फिल्डसाठी 15 स्पेसेस राखून ठेवेल
माइनस हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपल्या स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो ऑक द्वारे प्रिंट करणे ऑक मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे
केवळ दुस या आणि तिस या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे
फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे
असाईनमेंट म्हणून अंकित सराफ चा रोल नंबर स्ट्रीम आणि मार्क दाखवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद